परत इकडे एक गेट आहे आणि अ अगस्ता थांबवायचं हे ए.

उम्म अ एक येलो कलर का डब्बा है गटार के ऊपर क्री--

एक रिसेप्शनिस्ट चं टेबलंय आहे त्याच्या पाठीमागे वेगवेगळे ठ डिझाईन चे हे लावलेत.

आहे झाड आहेत शो ची आणि फ्रीज आहे.

मुलं दिसतात आहे खुर्च्या आहे भरपूर जण जमा झाले आजूबाजूला शा बिल्डींग आहे .

एक माणूस आहे झाड आहे डोंगर आहे त्यांनी गॉगल लावलाय ग्रीन कलर चा टी_शर्ट घातलाय ब्ल्यू कलर ची पॅन्ट घातलेली आहे जंगल आहे.

कंपनी आहे कंपनी मध्ये गाड्या उभ्या आहेत दोन --

गार्डन आहे गार्डन गेट आहे झोपाळा आहे घसरगुंडी आहे .

गार्डन आहे एक मल आहे त्याच्यामध्ये खांबे झाडं आहेत आजूबाजूला.

आहे छोटंसं डायनिंग आहे छोटीशी चेअर आहे लॅपटॉप आहे.

अ शा अ हे शाळा आहे कॅथलिक लोकांची जी --

सायकल उभी आहे अ झाडाला शाळेला वेळ आहे शाळेमध्ये कोणी नाहीए वरती पत्रा हाय .

बडा बटाटे हॉल है ब हॉल आहे झाडं आहे तर लाईटी --

स्टेप हे इलेक्ट्रिक स्टेफ हे साधा स्टेफ हैं स्टेप हे आजूबाजूला शोरूम आहे कुठलतरी.

एक द दुकान आहे औ औषधांचं त्याने गॉगल घातलाय निळ्या कलरचा टी श --

एक आह घर आहे हाय त्याच्या झाडं आहेत आजूबाजूला हि सदाफुलीची झाडं आहेत समोर एक बंगला --

एक टी_व्ही आहे त्याच्यावर पोस्टर लावलेला आहे.

हि जी एक जिम आहे याच्यामध्ये कोण जिम नाही करत आहे पण ते वजन ठेवलेलं आहे दोन्ही हाताने वजन उचलतात एक माणूस दिसत आहे.

माणसं आहे गाडी आहे हे दुकानाला गोंड्याच्या झाडांची फुलं--

त्यांची फुलं लाव माळ गज हार लावलेला आहे वरती छोटी लायटिंग केलेली आहे.

हे अ बाईकचं शो रूम आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बाईका आहेत बुलेट आहे गाडी आहे टी_व्ही_सी आहे.